हम्म

हा, हा. बरं, बरं.

चल, good night okay. Bye.

तर आजकाल ची जी current news आहे त्या news ला बघता Kerala story हा विवाद फार वाढलेला आहे. याच्याबद्दल काय मत आहे तुमचं तर या mood मध्ये तर अह मुख्य केरळ मध्ये अह हिंदू आणि ख्रिश्चन तरुणींना म्हणजे प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून त्यांचं धर्मांतर आणि कश्या पद्धतीने दहशत वादात सामील करून घेता येईल याविषयी या चित्रपटात मांडलेलं आहे. असं मला वाटतंय. हो हो अगदी बरोबर आहे आणि याच्यामध्ये अह जे आपले मराठी film निर्माता आणि बाकी अह म्हणजे हिंदी sider film निर्माता आहेत आज काल या अह stories जे आहे ना आतंकवाद झालं किंवा या बाकीच्या गोष्टी झालं भारतीय सेना झाली. छत्रपती शिवाजी महाराज झाले. या सर्व गोष्टींना या film जगतामध्ये अह फार मोठा वाव मिळत आहे आणि या गोष्टींना आता focus करून नवीन नवीन चित्रपट सुद्धा ते बनवत आहे. हा सर आणि सर काही अह काही राज्यांमध्ये यामध्ये वादही सुरू आहेत आणि काही राज्यांमध्ये यात कौतुक पण होत आहे. भरपूर साऱ्या states मध्ये अह केरला story या movie ला अह tax free सुद्धा करण्यात आला आहे. भरपूर साऱ्या steps मध्ये त्याला banned सुद्धा करण्यात आला आहे किंवा याला politically एक agenda म्हणून वापरण्यात येत आहे.

खूप manipulate केल्या गेल्या आहेत. म्हणजे केरला स्टोरीच्या वादामुळे आणि हा विषय अह बातमी बघता खूप जास्त वाढलेला आहे. हा सर आणि ते प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार तर चित्रपटाला कथेला खोटं आणि खरं पण ठरवत आहे काही जागी अगदी बरोबर हा आणि पश्‍चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पण या अं प्रदर्शनावर बंदी पण घालण्यात आली आहे.

लव्हजिहाद या सगळ्या गोष्टी आहेत या सर्व bold ज्या गोष्टी आहेत त्या generally समाजामध्ये उघडीस न येतात या सर्व गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या गेल्या आहेत की कसं एक group हा कोणत्यातरी एका mindset कडे divert होतो आणि त्या एका mindset नुसारच हा group त्या पद्धतीने तिथे चालत असतो.

जसं की एक शाळा आहे त्या एका शाळेमध्ये जर एखादी बातमी पसरली आहे.

कारण आजपर्यंत या ज्या काही sensitive गोष्टी होत्या ह्या मुद्दामून बनवल्या नाही जात होत्या किंवा चित्रपट निर्माते या गोष्टीना उघडीस आणून ह्याच्यावर चित्रपट निर्माण नाही करत होते त्याला कारण असं होत कि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या government agencies आणि जे काही संस्थान आहेत या Terry Reason च्या गोष्टी या संस्थानामध्येच एक investigative form मध्ये एक दबल्या राहायच्या. पण आजच्या काळामध्ये असं बिलकुल नाही आहे आजच्या काळामध्ये चित्रपट निर्माते फार मोठ्या प्रमाणात या सर्व गोष्टी उघडीस आणत आहेत.

हो सर आणि अह ह्या चित्रपटामध्ये जे दाखवल्या गेलं आहे ती story आजच्या काळातील Terry Reason बघता आतंकवाद पणा आणि बाकीच्या गोष्टी बघता फार मोठ्या प्रमाणात वाढल्या गेल्या आहेत.

आणि या सर्व गोष्टी उघडीस येऊन एका general common व्यक्तीला लक्षात येण हे सुद्धा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतय. आणि सर या चित्रपटाने तर खूप अह जास्त प्रमाणामध्ये कमाई केली अस मला वाटतय लवकर

अह मोठ्या प्रमाणामध्ये अह त्याला चालना देऊन ती गोष्ट वाढवत असते. पण या सर्व गोष्टींमध्ये एक राजकीय भूमिका अह बजावणारे काही दल येथे enter होतात आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात national media वर highlight होतात आणि ही खूप मोठी बनून जाते जस कि actual मध्ये नाही व्हायला पाहिजे. हा सर तसच मागचा काळ बघता आधीच्या काळामध्ये देशाच्या बाहेर अह जो अह आतंकवाद होता तो आतंकवाद तर आजच्या काळात पण आहे. पण देशाच्या आत मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आतंकवाद आहे त्याला आपण म्हणतो.

तर नक्षलवाद बद्दल तुम्हाला काही अह आयडिया आहे अह हो सर तर नक्षलवाद हा actually हा नक्षलबारी नावाचा एक गाव आहे पश्चिम बंगाल मध्ये त्या नक्षलबारीमधून अह हि जे धारणा आहे हा जो mindset आहे हा खूप मोठ्या प्रमाणात पसरण्यात आला आणि आजच्या काळातील जो national media आहे आपला तो या गोष्टीला फार मोठ्या प्रमाणामध्ये अह उघडीस आणत आहे जे कि ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे आपल्या समाजाला सुधरवण्यासाठी पण एका अर्थाने अह आपली national media किवा news agency जी आहे

या सर्व गोष्टी आपण बघतो कि अह ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्या कामाच्या गोष्टी बाजूला वगळता बिना कामाच्या ज्या गोष्टी आहेत जस कि अह चित्रपट अह सृष्टी okay त्याच्यामधले काही वाद जे real time वाद आहे आणि जे लोकांपर्यंत पोचल्या गेल पाहिजे ती news कमी दाखवता बाकीच्या गोष्टी जास्त दाखवतात.

त्याच्यामुळे मागील काही दिवसांमध्ये अह जणतेवाडामध्ये आणि गडचिरोलीमध्ये खूप सारे नक्षल हल्ले झाले.

आपल्याला या अह गोष्टीच knowledge काही याच्यासाठी नाहीये कारण आपल्या national media ने या गोष्टीला जास्त चालनाच नाही दिली. मग जेव्हा news agencies या गोष्टीला चालना नाही देणार तर society ला माहित कस पडत तुम्हाला काय वाटते?

आणि आता जसं की Terry Reason चा हा विषय झाला अह भारत आणि चीन या दोन देशांमध्ये खूप जुना वाद आहे म्हणजे एकोणविशे पासष्ट पासून तर या एकोणविशे पासष्ट पासून तर आतापर्यंत जितका पण वाद आहे तू वाद आता पण sort नाही झालेला आहे आणि म्हणूनच ढोकळा आणि भरपूर साऱ्या जे अह आहेत north east side ला त्या सर्व वालीद मध्ये आता सुद्धा वाद चाललेला आहे तुम्हाला काय वाटते या दोन दिशांमधल्या relation बद्दल हि भारताची चीनवर dependency

तस सर चीन हा अह मजबूत असलेला देश आहे सर आणि त्यांच्याकडे शस्त्रक्रिया खूप प्रमाणामध्ये आहे आणि म्हणजे त्यांचे त्यांचे जे सैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत अह पाहायला मिळते आपल्याला असं बघता तिथे एक नियम आहे कि जो पण व्यक्ती हा चीनमध्ये जन्माला येईल त्याला सैन्यामध्ये दोन वर्ष service देणे अनिवार्य आहे. असं आपल्या देशामध्ये या गोष्टी नाही आहेत कारण आपल्या देशामध्ये personal choice हा एक मोठा स्वातंत्र्य आपण आपल्या अह लोकशाहीला दिलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती ठरवू शकतो की त्याला स्वतःला काय करायचे आहे कायदेशीर वागणूक तर चीनवर भारताची dependency अशी आहे कि माणूस आपल्या देशातला माणूस एका सुईपासून तर मोठ्या मोठ्या buildings बनवण्यासाठी ज्या पण काही गोष्टी लागतात even घर decorate करायला सुद्धा काही गोष्टी लागतात त्या गोष्टींपर्यंत सर्व गोष्टींवर अह चीनवर depend आहे असं मला वाटते त्याच्या माग कारण हे आहे कि आपले लोक आपल्या देशात बनलेल्या गोष्टी ह्या दोन रुपयात जास्त देऊन न घेता दोन गोष्टी जास्त मिळत असणाऱ्या Chinese गोष्टी

आणि याचा फायदा असा होतो की अह ह्या ज्या गोष्टी आहे याचा जो revenue आहे याचा जो पैसा आहे या गोष्टीचा पैसा चीनला जातो अरबो च्या प्रमाणात आणि तोच पैसा तिच्या सैन्याला वापरण्या शस्त्रास्त्र देण्यासाठी वापरला जातो आणि तीच गोळी आपल्या भारतीय साहित्य लागतात त्याच्या मूळ या सगळ्या गोष्टी avoid करणं खूप आवश्‍यक आहे. नक्षलवाद्यांना अह निशस्त्र करणे गरजेचे आहे. आणि नक्षलवाद यामध्ये तर जास्तच पक्षांमध्ये आदिवासी या संघर्षामध्ये आदिवासी जास्त अह अडकलेले आपल्याला दिसते तर त्यावर उपाय म्हणजे नक्षलवाद्यांपासून आदिवासींना अलग करायचं अस पण म्हणू शकतो आपण आणि हा जे हे आदिवासींना समजणे गरजेचे आहे. कि त्यांना अह या नक्षलवादातून आपल्याला अह अलग करत आहे यांनी हे आदिवासींपर्यंत पोहोचणे फार गरजेचे आहे. आदिवासी समाज हा अशा प्रकारे अडकला आहे कारण आदिवासी समाज हा खूप आधी हजारो वर्षांपासून अह जंगलातले राजे आहे. यांचा समाज हा जंगली भागात जास्त प्रमाणात दिसून येतो. यांची dependancy सुद्धा जंगली अह गोष्टीं जे तिथे उठतात आणि तिथंच्या तिथेच Utilize होतात जस कि तिथचाच भाजीपाला आहे तिथचाच काही गोष्टी आहेत handy crafts आहे जे आपण हजारो रुपये महाग देऊन पैसे खर्च करून घेत असतो या सर्व गोष्टींमध्ये आदिवासी हा समाज फार निकून आहे. आणि आदिवासी समाजाच्या या गोष्टींवरून सशाला काही गोष्टींमध्ये manufacturing झालं home decor झालं किंवा बाकी काही गोष्टी झाल्या सजावटीचे सामान झाले हे खूप चांगल्या प्रकारे या industry ला वाव मिळू शकतो कारण ते स्वतः त्यांनी हाताने बनवून पिढ्यान पिढ्या त्या गोष्टीची याना practice असते ती skill यांच्यामध्ये develop होऊन आहे

तर या गोष्टीमुळे अह त्यांना खूप जास्त प्रमाणात पैसा मिळू शकतो. जर सरकारने असे ध्येय बनवलं तर

पण नक्षलवाद हा असा विषय आहे की या विषयाला चालना देण्यापासून ते अडवतात प्रगती थांबवतात.

कारण त्यांचं मत अस आहे कि जो जंगलामध्ये राहणारा आदिवासी समाज आहे हा सरकारकडे कमी डोकावला पाहिजे आणि आपल्या बाजूने जास्त उभारायला पाहिजे. आह आणि सर हे ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात असलेले दिसून येतं कारण की ग्रामीण भागातले जे काही जमीन असेल त्यांनी अह काबीज करून घेते स्वतःकडे मग अगदी बरोबर आणि शस्त्राच्या वापरामुळे अह समाज हा खूप भयभीत झालेला आहे आणि ही गोष्ट अह जी अह national media आहे जे news agency आहेत जे बातमी पात्र आहे या बातमी पत्रावर बिलकुलच या काही गोष्टी आपल्याला दिसू नाही पडत

जस आजच्या काळामध्ये पोलीस दलामध्ये भरपूर सारे आदिवासी समाजातील काही बांधव जे स्वत त्या area ले residential आहे जसं गडचिरोली हा नक्षल wise area आहे

इथच्या काही समाजाला जागृत करत आहे की तुम्ही प्रगतीचा रस्ता घ्या आम्ही तुमच्यापर्यंत सुखसुविधा पोचवू त्या सुख सुविधेचा लाभ घ्या आज भारतीय election commision हे जगामध्ये सर्वात मोठं नाव आहे ही जगातली सर्वात मोठी ही जर कुणी handle करत असेल एका election च्या विषयांमध्ये तर हे भारतीय election commission आहे तर याच जेव्हा election होतं तेव्हा आदिवासी समाजातून नक्ष लाईट area आहे जिथे आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात राहतो.

इथे तर निवडणुका होऊच म्हणजे करतातच ते पण जिथे कुठे फक्त एक किंवा दोन आदिवासी असे राहतात जंगलात चार चार किलोमीटर आत मध्ये त्यांच्यासाठी सुद्धा special colling boot ने आपलं अह election commission हे provide करत आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार हा दिला जातो. आणि याच्याचमुळे हे जे election commission जे आहे आपलं

हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अह मोठ्या skill वर काम करत असतं आणि त्याच्यामुळे या department ला खूप मोठी चालना आहे म्हणजे या department ला खूप मोठा एक अह वारसा लाभलेला आहे की या department ने स्वातंत्र्य झाल्यापासून तर आतापर्यंत खूप साऱ्या काही जे अह गोष्टी आहेत निवडणुकीबाबत त्या फार चांगल्या पद्धतीने एक संपूर्ण केले आहे आपल्या जबाबदाऱ्या

निवडणुका हा असा विषय आहे जो प्रत्येक बाबतीत सर्वात जास्त highlighted राहणारा विषय हा निवडणूक आहे

ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांपासून तर लोकसभेच्या निवडणुका पर्यंत आपल्या देशामध्ये भरपूर साऱ्या अह चर्चा आणि other गोष्टी हे फार मोठ्या प्रमाणात चालत चालत येत आहे बरोबर

आजच्या काळातील जे सरकार अह दिल्लीमध्ये बसल आहे BJP च याचे फायदे आणि नुकसान तुम्ही सांगा. काय सर आजच्या काळामध्ये जे BJP च सरकार बसलेल आहे

त्या सरकारची काही चांगली कामे आणि काही वाईट कामे याच्या बद्दल काही आयडीया आहे का तुम्हाला? काही बोलू शकाल का याच्या बद्दल? नाही कल्पना तर याच्यामध्ये अस आहे की आजच्या काळातलं जे अह शासन आहे त्या शासनाने खूप सारे चांगली कामे पण केली आहेत आणि वाईट कामी नाही गेली आहे पण काही कामांमध्ये सुधार सुद्धा आवश्यक आहे

आता जस की अह politics चा विषय झाला तर या विषयांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की देशाची प्रगती या दोन वर्षांमध्ये फार सांगून गेले आहे आणि हे एक personally व्यक्ती किंवा एक media किंवा news channel नाही सांगत आहे हे सरकारी आकडे सांगत आहे जे आपण नाही बाहेर देशातले लोक serve करून जात आहेत

त्यांनीच केलेल्या चांगल्या सुधारणांमुळे बरोबर बरोबर जसं कीआजच्या काळात तुम्ही काही रस्ते बघता रस्त्यामध्ये अह आधीच्या काळातले रस्ते हे फार वाईट परिस्थिती होती किंवा दुर्गतीत होते. आणि त्याच्यामध्ये पण जे रस्ते बांधल्या जात होते बांधलेल्या रस्त्यांमध्ये अह फार काळ लागायचा ते काम पूर्ण व्हायला पण आजच्या काळात आपण बघतो की एका वर्षामध्ये चार पदरी रस्ता हा पूर्णपणे बनून ready पण होऊन जातो.

सुधारण्यासाठी किंवा त्याच्यासाठी त्याला काम करण्यासाठी किंवा त्याला समोर नेण्यासाठी या फार महत्वाच्या गोष्टी आहेत.

ज्याच्यामुळे आवागमन पण जोराने होईल tax vasul होईल tax मुले सरकारला सुद्धा फार मोठा फायदा होईल आणि सरकारला फायदा झाला तर त्या गोष्टी तो जो revenue treachery मध्ये जाईल त्या treachery मधून आणखी मोठी मोठी कामे करतात बरोबर

तर अह तस नेहमीच बघता आजकाल IT industry मध्ये फार boom चाललेल आहे.

तर तुम्ही कुठल्या field मध्ये कार्यरत आहे. मी तर आह IT मध्ये मी म्हणजे सध्या IT मध्येच आहे त्यामध्ये सर सध्या पाहतो आपण IT industry मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समोर दिसत आहे. आणि जे non IT student जे आहेत ते पण IT मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हे करताना आपल्याला दिसत आहे बोला

बोला ना बोला ना तुम्ही बोला

जस की आज-काल बघता engineering हा जो विषय आहे या विषयावर फार जास्त चर्चा करून अह खूप सार्‍या लोकांनी एकाच उदाहरणावर पोचले आहे की engineering चा जो department आहे हा department कुठलाही असला तरी jobIT मध्ये करतात लोक

बरोबर त्याच्या मागच कारण सांगू शकाल तुम्ही? सर याचयामागचं पण IT industry मध्ये payment पण खूप प्रमाणामध्ये मिळतो आणि जे जे काही international लोकांसोबत पण आपला संपर्क येतो. आणि त्यांच्याकडून पण आपल्याला खूप काही गोष्टी शिकता येतात आणि काही project related पण आपल्याला अह international पण जावे लागते आणि तिकडले पण काही माहिती आपल्याला घेता येते

अगदी बरोबर तर IT ही अशी field आहे की ज्याच्या मध्ये अह theoretical knowledge कमी आणि practical

या खूप महत्वाच्या असतात आणि जो व्यक्ती अह even arts background मधून सुद्धा आहे तो सुद्धा IT मध्ये याच्यासाठी involve होऊ शकतो आणि याच्यामध्ये याच्यासाठी काम करू शकतो कारण तो त्याचे जर skill develop करत असेल जसं की एक व्यक्ती जर तो arts background मध्ये आहे

तर त्या project च्या based वर IT company त्याला hire करू शकतात आणि आम्हाला याच्या education पासूनही तर यांच्याकडे जे skill आहे

जे कौशल्य आहे त्या कौशल्याला बघून आम्हाला याला हा व्यक्ती आमच्या company ची कामे करू शकेल म्हणजे project work करू शकेल आणि ही एक खुप चांगली एक IT DEPARTMENT मधली गोष्ट आहे कि ज्याच्यामध्ये THEROTICAL knowledge नाही तर खरच व्यक्ती हा आपल्या कामी येऊ शकेल काय याच्यासाठी हे विचार करत असतात आणि त्याच्या नुसार अह IT मध्ये अं लोकांना join करून घेत असतात

आपल्या Education system चा हा जो एक part आहे हा खुप सुंदर आहे सध्या तुमच्या मते IT INDUSTRY मध्ये सर्वात जास्त develop होणारी field कोणती आहे जस Data Science आहे software devolopement आहे. मला अस वाटतय कि software developer आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कारण कि त्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं पण आहे. आणि त्यामध्ये खुप प्रमाणामध्ये logic अं लावू शकतो. म्हणजे खुप प्रमाणामध्ये logic पण लावावं लागतं त्यामुळे आपली अं बुद्धिमत्ता खुप तेज बनून जाते. आणि अं हम्म त्यामध्ये तर अं Payment अं खुप जास्त असल्यामुळे IT Student अं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अं Software Devolopment या course कडे वळताना जास्त दिसते. बरोबर याच्या मागच्या कारण हि आहे कि खूप साऱ्या वर्ष्या पहिले म्हणजे जस कि आता आज पासून जस का चाळीस वर्ष्या पहिले अं IT चा आह BOOM JUST START झाला होता एकोणाविसे नव्वद शतका दशका मध्ये अह American Company ज्या होत्या याच्यामध्ये IT चे Project फार मोठ्या संख्येने होते आणि लोकसंख्या फार कमी होत्या रे विषय असा झाला आहे कि तिथे त्यांना खूप खूप साऱ्या प्रमाणात खुप जास्त मोठी अं पगाराची जी किंमत आहे ती मोजावी लागायची त्याच काळामध्ये india मध्ये फार मोठी Population आणि Education हे एक Market त्यांना बनवलेलं all ready बनवलेलं सापडलं त्याच काळामध्ये India मध्ये खूप साऱ्या companysDevolop झाल्या जसे कि FCL आहे आणि Infosys आहे. या सगळ्या अं companies अं found झाल्या India मध्ये आणि या सगळ्या Company अं त्या जे US मधल्या काही Company होत्या Japin Organ आहे किंवा Microsoft आहे IBM आहे या सगळ्या Company अं OUT SOURCE करायला लागले लागल्या आपले Projects तर या Out sourcing कुठे करायला लागल्या तर आपल्या देशात करायला लागलेल्या भारतामध्ये हम्म का बरं कारण जे समजा तिथे one thousand dollar ten thousand dollar तिथे जे salary दयायचे india मध्ये ते four किंवा five thousand dollar मध्ये ते work complete करून घ्यायचे हम्म त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये एक ITboom आला.

Engineering हि काय Field आहे. अं MCA झालं BCA झालं MSC computer झालं आह Mac अं software झालं या सगळ्या या सगळ्या अं जे it courcess आणि it education आहे याला खूप चालना मिळाली आणि भरपूर प्रमाणात इथे Admission व्हायला लागल्यात

याच्यामध्ये या सर्व सगळ्या गोष्टीमुळे चाळीस वर्ष हा boom खूप चालला पण आता IT Software Deovlopment पेक्षा हि समोरच्या काही गोष्टी कशा आहेत

India मधला पण एक software engineer ten thousand dollar च demand करतो

Artificial intelligence ज्याच्यामध्ये robotics machine learning आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत या सगळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या भविष्यामध्ये useful होईल शिक्षणाचा सहज आपण खूप प्रमाणामध्ये खूप slop झालेला दिसत आहे सर आपल्याला IT मध्ये आणि जस कि मोबाइल phone आहे tablet आहे आणि computer आहे या साहाय्याने विद्यार्थ्याला घर बसल्या online शिक्षण घेता येते online जस कि work from home पण करता येते त्याने industry मध्ये न जाता त्यांना घर बसल्या पण काम करता येईल आणि कोणत्यापन online वस्तू त्याना बोलावता येईल हे सगळं काही IT मुले तर शक्य झालं